त्याच्यामधे खरिखुरि एखादि शिकन्याचा प्लॅन असला तर हो सांगते चल ठिक आहे मंग बोलु नतर अ हो हो लुट लुट आली ही लाट सागरातील एक महत्वपूर्ण संकल्पना आहे एकोणिसाव्या शतकामध्ये सर्वप्रथ विचारप्रणाली संकल्पना मांडली गेली फ्रान्समध्ये विचारली जाणारी ही संकल्पना पहिल्यांदा वापरली गेली आज जगातील राज्यव्यवस्थेचे वर्गीकरण विचार प्रणालीच्या आधारे केले जाते तसेच जगातील प्रत्येक संर्घष विचारप्रणालीच्या आधारे लढला जात आहे एकूणच विचारप्रणाली ही संकल्पना आधुनिक काळामध्ये महत्त्वाची ठरत आहे राजकीय व्यवस्थेच्या सभासदांना भूतकाळाचा अर्थ लावण्यास वर्तमानाचे स्पष्टीकरण करण्यास आणि भविष्याचे चित्र रंगविण्यास विचारप्रणाली मदत करते आंशिक सिद्धांत आणि किंवा स्पष्टीकरण देण्यापासून ते सहम कष्ट सर्व पश्चित्वज्ञानापर्यंत विचारप्रणालीची व्याप्ती कमी जास्त असू शकते ग्रहण सात्विक प्रमेयापासून अशी सर्वांना समजील अशी तत्वे व घोषणा यांच्यायामध्ये समावेश होतो आग्रहिक सात्विक भूमिका घेणा-या विचारवंतापासून ते श्रद्धाळू अनुयायांपर्यंत सर्वच प्रकारचे समर्थक तिला लाभतात विचारप्रणाली म्हणजे राजकीय विचारांचा पद्धतीशीरपणे आकृती बंध असतो त्यात एकमेकांशी तात्विक पद्धतीने रचलेले समंती असेलेले सिद्धांत असतात विचारप्रणाली तात्विकदृष्टया स्वयंपूर्ण असते सर्व प्रश्नांची उत्तरे तिला देता येतात ती वास्तवाचे जसे वर्णन करते त्याचप्रमाणे आदर्श रचण्याचे चित्र रंगवते चांगले व वाईट यातील फरक स्पष्ट करते विचारप्रणाली वैश्विक सर्व समावेशक रूप धारण करण्याचा प्रयत्न करते अंतिम उत्तरे आपल्याला सापडली आहेत असा तिचा समर्थकांचा दावा असतो लोकांना कार्यप्रवन करणे हा तिचा उद्देश असतो म्हणून राष्ट्रीय चळवळ संघटेनेची तिला जोड लागते त्याचप्रमाणे दिव्यवलांकितलिता पोथी पवित्र ग्रंथ जाहीरनामा कर्मकांड यांचीही मदत ती घेते विचारप्रणालीचा विकास होतो परंतु त्यामध्येे मुलभुत बदल होत नाही विचारप्रणालीच्या नजरेतुन सभोवतालच्या जगाचा अनुयार्थ लावता येतो इतरांच्या राजकीय कृतीचे मुल्यमापन करता येते राजकीय अभिमानतेचा ती आदर बनु शकते वेगवेगळ्या गटांना समान ध्येय व कार्यक्रम परिपूर्ण ती त्यांना एकत्र बांधते उदारमतवाद समाजवाद क्रांतीवाद ही विचारप्रणालीची काही उदाहरणे आहेत विचारप्रणालीचा उदय फ्रान्समध्ये एकोणीसाव्या शतकात सर्वप्रथम विचारप्रणाली ही संकल्पना वापरली गेली असली तरी सुद्धा तिचा उदय प्राचीन असलेला दिसतो सुरवातीला लोक टोळ्यांमध्ये राहत असत त्यानंतर टोळी समाजाच्या जागी शहरे व बाजारपेठा उदयाला आल्या या बदलांंमुळे संघटित लोकमत उदयाला आले लोकांच्या श्रद्धांना पंतांचे स्वरूप प्राप्त झाले या श्रद्धांना बळकटी देण्यासाठी मितके उदयाला आली गटागटांमध्येच स्पर्धा निर्माण झाल्या स्पर्धेंमधून संघर्ष निर्माण झाला हा संघर्ष केवळ सत्तेसाठी बळासाठी नव्हता त्याचा आधार विचारप्रणाली हा होता या विचारप्रणाली ज्याप्रमाणे लोकांना मार्गदर्शन करीत होत्या

धर्मगुरुंनी दिलेले उत्तर ते प्रमाण मानत असत व त्याच प्रमाणे आचरण करित असत प्रबोधन काळाचा उदय झाला व त्यातुन धार्मिक प्रभाव कमी झाला

औद्योगिक क्रांतीचा उदय झाला औद्योगिक क्रांती मुळे शहरीकरण झाले यातुन नव्या समस्या निर्माण झाल्या सामान्य लोकांच्या मनामध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली अनेक विचार निर्माण झाले यातुन वैचारिक गोंधळ निर्माण झाला अनेक विचारवंतानी या घडामोडीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला यातुन अनेक विचारप्रणालीचा उदय झाला लोकांना ज्या प्रश्नांची उत्तरे धर्म देऊ शकत नव्हता त्या प्रश्नांची उत्तरे विचारप्रणालीतून मिळु लागली समाजधारणा सामाजिक ऐक्य राजकीय सहभाग या दृष्टीने विचारप्रणाली महत्वाची ठरु लागली सामाजिक वास्तव गुतांगुतींचे असते कामाच्या विभागणीमुळे व उत्पादन शक्तीच्या मर्यादेमुळे

तो ती जाणीवीच्या पातळीवर विचारप्रणालीच्या रुपात मांडतो प्रत्यक्ष व्यवहाराच्या आंतरविरोधावर मात करता येत नाही त्यांची मनामध्ये केलेली सोडवणूक म्हणजे विचारप्रणाली होय विचारप्रणाली म्हणजे व्यावहारिक दुर्बलतेचे जाणीवीचे पातळीवरील रुप होय ज्यांच्यावर मात करता येत नाही अशा आंतरविरोधावर जाणीवेच्या पातळीवर मात करण्याचा प्रयत्न करताना ते आंतरविरोध विचारप्रणाली नाकारते आणि लपविते एकुणच विचारप्रणाली मुळ मार्क्सच्या मते मानवी उ उत्पादन व्यवहारात सापडते हा व्यवहार मर्यादित असतो तो आंतरविरोधी संबंध व त्याचा परिणाम म्हणून त्यांची विपर्यत मांडणी निर्माण करतो म्हणजेच विचारप्रणालीचा उगम मानवी उत्पादन व्यवहाराच्या विशिष्ट स्वरूपामुळे होतो या व्यवहारातुनच आंतरविरोध सामाजिक संबंध व विचारप्रणाली या दोहोंचा उदय होतो निर्माण झालेेल्या समस्या सोडविण्याची ताकद विचारप्रणालीमध्ये होती लोकांना दुःखमय वर्तनातून बाहेर काढून सुखमय भविष्याचे स्वप्न विचारप्रणालीतून दाखविले गेल्याने सामान्य लोकांनी सहजपणे विचारप्रणाली स्वीकारली विचारप्रणाली मध्ये शास्त्रीयतेपेक्षा भावनिकतेला महत्व दिले गेले एकुणच निर्माण झालेल्या समस्येवरील उपाय म्हणून विचारप्रणालीचा उदय झालेला दिसतो विचारप्रणाली नेहमी राजकीय असते राजकीय ध्येये हेतु उद्दिष्टे विचारप्रणालीतून व्यक्त होतात राजकीय व्यवस्थेशी संबंधित विचारप्रणाली असते विचारप्रणालीचे शास्त्र हा एक विचारप्रणालीचा अर्थ आहे विचारप्रणाली नेहमी राज्यकर्त्या वर्गांचे हितसंबंध जपते भूतकाळाबद्दलची माहिती वर्तमानकाळाचे विश्लेषण व भविष्य काळााचा वेध विचारप्रणाली घेते पुराणमतवादाचे शस्त्रे म्हणजे विचारप्रणाली होय विचारप्रणालीमध्ये सर्व समस्यांची उत्तरे मिळतात मॅक हार्बन यांच्यामते उद्दिष्टांना जन्म देणा-या राजकीय आर्थितक सामाजिक मुल्यांची

आदर्श राजकीय व सामाजिक व्यवस्थतेचे चित्र रंगवून तिचे समर्थन करणारी व व्यवस्था प्रत्यक्षात कशी आणता येईल या बद्दलची जीव रचना सांगणारी मूल्यव्यवस्था राजकीय ध्येय हेतु उद्दीष्टे यांचा समुचय म्हणजेे विचारप्रणाली होय ट्रॅफी यांच्यामते विचारांचे शास्त्र म्हणजे विचारप्रणाली होय कार्ल फेब्रिक यांच्या मते एखादी राजकीय व्यवस्था कशी बदलायची सुधरवायची टिकवायची याच्या व्यवहारांच्या साधनाची संबंधीत सुसंगत विचार संहिता म्हणजे विचार प्रणाली होय डॅनियल इंगलसोर यांच्यामते वर्तमान स्थितीचे मुल्यमापन व भवितव्याबाबतीची दूरदृष्टी यांचा समावेश ज्या विचारप्रणालीमध्ये असतो त्याला विचारप्रणाली असे म्हणतात प्रबळ वर्गाचे हितसंबंध विचारप्रणाली जपते सामाजिक आंतरविरोध जेव्हा विचारप्रणालीच्या स्वरूपा मध्ये लपविला जातो तेव्हा प्रबळ वर्गाचे हितसंबंध जपले जातात विचारप्रणाली समाजातील आंतरविरोध लपविते विचारप्रणाली ही केवळ मूल्यांचा संच राहत नाही तर ती आर्थिक सामाजिक राजकीय व इतर व्यवहार व संस्थाना आकार देते विचारप्रणाली ही बाह्य रूपाचे महत्व वाढवते व त्याला गाभ्यापासून दूर करते विचारप्रणाली लोकांना भूमिका घेण्यास भाग पाडते विचारप्रणाली हा राजकीय विचारांचा पद्धतशीरपणे रचलेला आकृतीबंध असतो नमस्कार, तर आपण आत्ता बोलूया helmet बद्दल. helmet आणि helmet चा वापर कसा करायचा? किंवा का करायचा याबाब helmet basically बोलण्याचा अर्थ helmet का वापरा. तर अ एवढ्यात पुन्हा एकदा नागरिकांमध्ये helmet सक्ती लागू केली सरकारनी. नागपूरमध्ये तर केलीच केली. हि बातमी वाचून जरा बर वाटल. पन रस्त्यावर नेहीमीच उघडी डोकी दिसली. एक दोन लोक helmet घातलेली दिसली पन बाकीचे मस्तपैकी चष्मा लाऊन केस उडवत गाडी चालवत. वाटेत कोपऱ्याला traffic पोलीस आपल दुकान मांडून होताच. किंवा लोकं दिवसभर उभी राहावी तर किती fine गोळा होऊ शकतो या कल्पनेने मनात उभ उभारली होती. तर उभारी घेतलेली वलकल्पना का आली असेल? helmet वापरायला लोकांना लाज वाटता वाटते म्हणतात. इथे इथे तर जाय जायच आहे मग कशाला पाहिजे helmet? इतक्या जवळ जायचय जवळच नो ला जास्त लांब नाही जायचय. लांब जायलाच helmet वापरायाचा का? जर आपल्याला लांब जायच्या वेळेलाच accident होऊ शकतात का? helmet वापर करायलाच का पाहिजे? काय काय गरज काय आहे helmet ची?

हे बर आहे कि bathroom ला जायला इथल्या इथे देखील गाडी वापरलेली चाल वापरलेली चालते मग helmet का नाही हैना? आजकाल मावा, गोवा खात गाडी चालवण्याऱ्याच्या प्रमाण जास्त आहे. helmet घातल तर थुकायचं कसं? कारण मावा खानं हा त्यांचा जन्मसिद्ध मुलभूत हक्क किंवा अधिकार आहे आणि या अधिकारन अधिकार त्याला त्यांनी जोपासलेच पाहिजे. त्यासाठी हे हजारदा helmet चा त्याग करतील पण आज नवीन design चे helmet बाजारात उपलब्ध आहेत जे घालून थुंकताही येऊ शकत पण मग अस केल्यावर त्याच्या निगड्या बिनदस्त आणि स्वयंघोषित नेत्यांच्या प्रमाणात प्रतिमेला तडा जाऊ शकतो लोकांच्या मनात त्याबद्दलचा घाबराट पोरकच आणि अशा प्रतिमा तयार होऊ शकते म्हणून गाडी चालवताना गाडी चालवताना Helmet वापरण्याचा विचार देखील त्यांच्या केसाला धक्का लावत नाही. बुलेट किंवा राजदूत वापरणाऱ्या पांढऱ्या कपड्यावर काला चष्मा घाल घालणाऱ्या पुढारी व्यक्तिमत्त्वांना traffic पोलिसांनी कधी हलकत का लावत नाही?

काहींच्या मते helmet वापरायला काहीच अडचण नाही पन सारखं सारखं पन सारखं सारखं घालायच. एखाद्या ठिकाणी उतरलं किंवा पुं की पुन्हा काढायचं, गाडीला lock करायचं किंवा बरोबर वागायचं त्यापेक्षा नकोच ना helmet वापरायला आणि helmet वापरून स्वतःला गुदमरून घेण्यापेक्षा मोकळ्या हवेत वेगाने गाडी चालवा चालवताना श्वास हेतात वायमही होतो अस त्याचं म्हणण आहे. गाडी चालवताना किती महत्वाचे फोन येतात आणि आपण helmet घातल तर फोन आल्यावर गाडी साइडला घ्या helmet काढा मग फोन mobile उचलताना उचलता येईल एवढ सगळं करावं लागल. कल्पना सुद्धा करवत नाही.

विचारात घेण्यासारखीच आहेत कारण helmet वापरलं तर त्यां त्यांची hairstyle खराब होते. मग मुली कशा impress होतील? यापेक्षा नकोच ते helmet. आणि helmet न वापरण्यात त्या मुलींचा देखील बरोबर आहे ना कि स्कार्फ घालताना scarf म्हणजे दुपट्टा असतातच असताना helmet कशाला वापरयच? आणि कधी चुकून वापरलच तर helmet काचे helmet काचेचे सूर्याची अतिनील देखील तुम्हाला अतिनि अतिनील किरणे चेहऱ्यावर पडली तर केवढा मोठा अनर्थ होईल? पण beautyparlour जा ज्यापेक्षा स्कार्फ अगदी उत्तम. घट्ट बांधलेला ऑक्सिजन देखील filter होऊन येतो मग अतिनील किरणाचे तर प्रश्नच नाही खरं तर मित्रांनो या तोट्यापेक्षा helmet चे helmet ट वापरण्याचे फायदे जास्त आहेत. helmet वापरणं helmet चाही उपयोग अपघातापासून सनरक्षण फक्त एवढच नसून त्याचे इतरही बर बरेच फायदे आहेत. जसे कि वाऱ्यापासून, धुळीपासून, डोळ्यांचे, चेहऱ्यांचे संरक्षण. तुम्ही जास्त प्रवास करता तरी देखील तुम्हाला फ्रेशनेस जाणवतो म्हणजेच प्रवास प्रवासाच्या जो प्रवासानंतरचा जो थकवा असतो तो थकवा जाणवत नाही. बरीच लोक प्रश्न करतात तू helmet का वापरतोस? अस विचारणार विचारणाऱ्यास तुम्ही विचारा तुम्ही helmet का वापरत नाही? खरं तर हा प्रश्न विचारायलाच नको पण विचारतात लोक. मग त्यांना आपो आपोआपच उत्तर मिळेल helmet

स्थिरपणे पाहता. तुम्ही रोडवरील वाहनांच्या गोंगाट जास्त जाणवत नाही. बऱ्याच तरूणांमध्ये एक fad आहे ते म्हणजे गाडीचे आरसे काढून टाकायचे कदाचित त्यांच्या त्यांना मागे वळून पाहायला जास्त आवडत असेल म्हणून पण जर तुम्ही helmet वापरत असाल तर तुमच्या गाडीला आरसे असायलाच हवे आणि आपण तरुण कितीही निधड्या छा छातीचे असलो

helmet कशासाठी असते? helmet याचा वापर अपघात झाल्यास जेव्हा अ व्यक्ती गाड दुचाकी चालवणारा व्यक्ती जेव्हा अपघात झाल्यास पडतो त्या वेळेला त्याला इजा नाही झाली पाहिजे त्याच्या संरक्षणासाठी तो helmet असतो. helmet चा वापर हा मुख्यपणे केलाच पाहिजे ना कि त्यासाठी कुठल्याही प्रकारचे वेगळे अं कारण देऊन त्याला लोक थांबवल पाहिजे. हेल्मेट हे अनिवार्य करण गरजेच आहे. सध्याच्या काळात नागपूर मध्ये helmet हे अनिवार्य केलेले आहे. मी जेव्हा पुण्याला गेलो होतो त्यावेळेला पुण्यातली लोकं अर्ध्या पेक्षा जास्त उघड्या डोक्याची होती. का त्यांचेही पडतील तर त्यांना तर अं ते पडतील त्यांचा अपघात होईल का ते त्यांना त्यांना इजा होणार नाही? त्यांच्या डोक्याला लागणार नाही? ज्या प्रकारचे रस्ते बनलेले आहेत त्या हिशोबाने

अश्या वेळेला आपण helmet चा वापर का करत नाही. आजकाल नवीन नवीन प्रकारचे helmet आलेले आहेत. नवीन नवीन कंपन्या त्या त्या अ पैसा गू गुंतवयतोय त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रकारचे आविष्कार आणते आहेत. आता तर मी स उतपंच पाहिल कि helmet मध्ये आपण गाणंसुद्धा ऐकू शकतो कॉल सुद्धा उचलू शकतो बिना helmet काढून. फक्त केसांच्या केसांच्या केसं खराब होतील अं अं ह्या अशे अशे नवीन नवीन प्रकारचे कारण देऊन ह्याने आपला जे खरं उद्देश्य आहे helmet घालायचं ते कुठे ना कुठे हानी करत. जगात भारतामध्ये दु दुचाकी वाहनाचा अपघात होण्याच मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त आहे बरं. भारतात पाठोपाठ चीनचा नंबर लागतो आनि helmet वापरले तर अपघातात मृत्यूचे प्रमाण जवळ जवळ ऐंशी ते नव्वद टक्क्या पर्यंत घटू शकते. भारतात दुचाकी चालकासाठी helmet वापरायचे नियम आहेत पण त्याचे सक्ती अंबा अंमलबजावणी होत नाही. काटेकोरपणे नियम पाळले जात नाहीत. अमरिका ऑस्ट्रेलियामध्ये दुचाकी वाहनांचे अपघाताचे प्रमाण कमी आहे. अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे कारण तिथे helmet वापरण्याचे वापरायचे प्रमाण जास्त आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया फक्त मोटरसायकलइनकच मोटरसायकलिंग साठी helmet सक्ती नाही तर सायकल चालकांसाठी सुद्धा आहे सायकल चालकांसाठी helmet सक्ती आहे. तेथील लोक helmet वापरत नाही. ह्या देशांमध्ये ट्रॅफिक नियमांची सक्ती सक्ती अ

helmet वापरणे सक्तीचे आहे. विकसित देशात चारचाकी वाहनांच्या अपघातांचे प्रमाण दुचाकी वाहनांच्या अपघातापेक्षा जास्त आहे. दुचाकी व्हा दुचाकी अपघातात. मृत्यूचे प्रमाण जास्त असते पण helmet वापराय वापरल्यास मृत्यूचे प्रमाण घटते हे आजकालच्या नवीन पिढीला कळतच नाही नवीन पिढी नसे तर जुन्या पिढीनांसुद्धा अस वाटत कि helmet वापरल्यान त्यांच्या डोक्यांना त्रास होतो, helmet वापरल्यामुळ त्यांचं डोकं दुखत, हेल्मेट वापरल्यामुळे त्यांचे केसं खराब होतात, हेल्मेट वापरल्यामुळे त्यांच्या केसाची गळती होते, हेल्मेट वापरल्यामुळे त्यांना नाना प्रकारचे नाना प्रकारचे नवीन नवीन कारणं आपल्याला ऐकायला येतात. काय हे कारण प्रथित अ अमेरिका, ऑस्ट्रेलिया अश्या मोठ्या देशामध्ये नसतील का? त्यान का त्यांना केसं नाहीयेत? काय त्यांना अशी वेगवेगळी कारण नाही आहेत? त्यानां आहेत ते अमंलबजावणी करतात म्हणून त्यांची लोक अजूनही त्यांचा दुचाकी वाहनामध्ये जे अपघाताचा जा अं अ टक्केवारी आहे ते कमी आहे, प्रमाण कमी आहे.

अ म्हणून अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढते. आता अश्या लोकांसाठी आपण पुन्हा एका अ helmet वापरणे हे प्रत्येक ठिकाणी याची अं अंमलबजावणी केली पाहिजे. भारतामध्ये आशे नियम आलेले आहेत मान्य आहेत भारतामध्ये अशे नियम आलेले आहेत पन भारतामध्ये त्याची पूर्णपणे अंमलबजावणी केली जात नाही मी नागपूरचाच आहे, नागपूरला राहतोय सपोज समजा मी नागपूरला राहतोय आज नागपूरामध्ये भलेही अंमलबजावणी पूर्णपणे होत नाही पण तरीही खूप लोक ह्या भीतीने घालतात कि पुलीस यायला आहेत पोलीस येतील आणि आपल्याला थांबवतील ह्या भीतीने तरी अटलिस्ट ते helmet घालतात. आपण जेव्हा पुण्यात गेलो किंवा दुसऱ्या शहारामध्ये मी जातो त्यावेळेला मला दिसूक पडत की helmet चा वापर खूपच कमी आहे. दुचाकी वाहनामध्ये तर खूपच कमी आहे खर पाहिला तर ब ब विकसित देशात जसे अमेरिका ऑस्ट्रेलिया मध्ये आपण अ मग मागच्या उदहरणामध्ये पाहिल तर त्यांचे प्रमाण दुचाकी मध्ये त्यांना सायकल पण म त्याच्यामध्ये समावेश करतात.

सायकलधारकांना सुद्धा होतो ह्या वेळेला आपल्याला काळाची गरज म्हनुन समजायला पाहिजे कि helmet वापरण्याचा किती किती मोठा फायदा आहे आणि या फायद्याचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे. helmet घालणे हे सक्तीचे केले पाहिजे. आजकालचे मावा गोवा खात गा गाडी चालवर चालवणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्यास helmet घातला तर थुकायच कस? मावा खानं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे अश्या लोकांना हे कळवून कळवलं पाहिजे त्यांना त्याच त्याचे अ फायदे कळवून दिलेले पाहिजेत. आजकाल ज्या पिढीमध्ये जोपर्यंत ते अ ठोकर खात नाही तोपर्यंत त्यांना त्याची गरज कळत नाही. आणि जेव्हा गरज कळते तोपर्यंत खूप खूप लेट खूप उशीर होऊन जातो. असच उशीर नाही व्हायला पाहिजे अशी याचा याचा आपण वाप वापर चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे या helmet न वापरण्याच्या तोट्या पेक्षा हेलमेट वापरायचे फायदे जास्त आहे हे आपण लोकांमध्ये कळवून दिलेले पाहिजे मग दुचाकी गा गा गाडी चालकानेच helmet वापरले तर कुठे चुकते असे पण म्हणणारे व्यक्ती असतात. पण त्यांना आपण कळवून दिलेले पाहिजे कि helmet घातल्याने तुमच स्वतःच संरक्षण आहे. त्याच्यामुळे तुमचा स्वतःचाच फायदा आहे कारण घात झाला तर अपघात झाल्यावर तुमची मृत्यूची अपघातामध्ये मृत्यूची जे अं जवळ जवळ सते सत्तर ते ऐंशी किंवा नव्वद टक्क्यापर्यंत तुम्ही अपघातामध्ये अ मृयूचे प्रमाण कमी करू शकता. आणि या अ काळामध्ये हे खूप गरजेच आहे. helmet का वापरावे त्यापेक्षा हेल्मेट का नाही वापरावे ह्यावर आपण चर्चा केली, नमस्कार.

काही नाही बसलोय. अरे तू कालची match बघितली का? अह बघितली ना. अह मस्त खेळला ते सूर्या कुमार यादव. भाई, सूर्याचा नादच करायचा नाही. तो भाई नुसता इकडून तिकडून कुठले पण shot मारतो. माणूस नाही, alien आहे alien. हम्म लई भारी खेळतोय. लई भारी, म्हणजे विषयच नाही. तीन शतकं मारले. म्हणजे बघ, बेचाळीस match मध्ये तीन शतकं म्हंजे काय joke आहे का?

ODI मध्ये त्याला chance दिला पाहिजे बुवा ह्याच्यावर. हम्म किती ball मध्ये century मारली त्याने? अरं, एकोणचाळीस ball मध्ये मारली. बाबो! fastest century मारली की राव. नाय, fastest तशी मारल्यान तेनी. पण, तो जरा हे करतोय जरा. slow झालता नंतर पुढं. त्याने अजून मारली असती जरा. मला वाटलं, अजून आपला score अजून जा जास्त झाला असता score, पण झाला नाही जास्त score. जरा कमी झाला मला वाटलं.

शुभनम गीलनं bore केले राव. लय ball खाल्ले त्यानं.

त्याला त्याला नाय घ्यायला पाहिजे Ttwenty मध्ये. नाही, जाऊ दे. ते नवीन होता रे जरा, नवीन होता ना. म्हणून ते हे झालं. Oneday test मध्ये चांगला आहे ते.

ह्याला one day मध्ये chance द्यायला पाहिजे आता ह्याला सूर्य कुमार यादवला जास्त करून. हम्म अक्षर पटेल अक्षर पटेलला man of the series चा हे भेटला की, award.

आणि run पण मारले होते त्याने एकदा कायतरी. चौसष्ठ run मारले.

दुसऱ्या Ttwenty मध्ये आणि अगोदरच्या match ला एवढं हे जास्त नाही मारले. पण मारले पण बऱ्यापैकी run. हो दुसरी टी आली होती थोडी close आणली होती. अजून थोडा खेळला असता कोणी सोबत त्याच्या राहिला असता batsman तर जिकली असती दुसरी पण. तर जिंकली असती. strike मिळायला पाहिजे होता. सूर्य कुमार पण काल चांगला खेळला होता त्या दुसऱ्या Ttwenty ला. हम्म ये अर ते

हा आह पण दुसरी Ttwenty आहे ना, वाटलं नव्हतं जिं एवढी close येईल म्हणून.

हर्षल अक्षर पटेल मारत होता, म्हणून हे झाली close झाली.

मी सोडून दिली होती match बघणं. पण नंतर कळलं, हा खेळतोय जरा चांगला बघू म्हणलं.

नंतर त्यांनी माराया सुरुवात केली म्हणून. नायतर जिंकायची इच्छा होती, वाटलं तेव्हा जिंकतील म्हणून. पण नाही जिंकली.

अरे ह्यांची नाही का, आन हे जाऊदे आता. ते पाकिस्तान आणि हे हे नाही काय न्यू न्यूझीलंड, हा. ते सर्फराज सर्फराज भारी खेळला म्हणे त्याच्यात. हा? हा ना. सर्फराज पण चांगला खेळतो. हा त्याने शतक मारलं ना.

हा ना.

भेटला, आणि main प्लेय main तसा player आहे आता. काय बोलायचं main म्हणजे main च ते तसा.

तो meme player आहे, त्यांच्यासाठी मी लिहितोय तो meme meme player आहे.